एक कार आहे व्हाईट कलरची त्या व्हाईट कलरच्या कारेला एक दोन काच आहे चार चाकी आहे. दोन लाईट आहे खाली मातीची जागा आहे कोठि आहे.

एक घर आहे त्या घरावर छान तारे वगैरे आहे ए.सी. लावलेला आहे दोन-तीन माणसं उभी आहे एक गाडी आहे एक माणूस घेऊन आहे एक बँक म्हणून बँके ने पोस्टर लावलेले आहेत.

आलू आहे कांदे आहे उंच उंची आणि सगळं खाण्याचे पदार्थ एक माणूस जहाजाच्या आहे पोते वगैरे आहे. सगळं असं छानसं--